यामध्ये खूप व्यक्ती स्वेटर आणि कानाला दुपट्टा आणि काही टोपी घालून आहेत आणि एक बस इथे उभी आहे त्या बसचा दरवाजा उघडा आहे.

खूप सारे इथे फुगे वरती लावलेले आहेत आणि इथे खालत्या खूप सारे व्यक्ति बसलेले आहेत एका बाजूला एक वाजंत्री बसलाय जो त्याची साहित्य घेऊन वाजवण्या साठी बसलेला आहे आणि एक व्यक्ति इथे भाषण देत--